इम्प्रेसच्या क्रिएटिंग आ प्रेझेंटेशन डॉक्युमेंट आणि बेसिक फॉरमॅटिंग वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत इम्प्रेस विंडोतील विविध घटक स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग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
आपण आधीच्या ट्युटोरियलमध्ये बनवलेले सॅम्पल इम्प्रेस हे प्रेझेंटेशन उघडू या
स्क्रीनवरील गोष्टींवर प्रथम नजर टाकू
मध्यभागातल्या वर्क स्पेस मध्ये आपण काम करणार आहोत
यात दिसणा या पाच टॅब्स ना व्ह्यू बटन्स म्हणतात
सध्या नॉर्मल Tab निवडलेला आहे
स्लाईड बनवण्यासाठी वापरला जाणारा हा मुख्य व्ह्यू आहे
आउटलाईन व्ह्यूमधे स्लाईडचे शीर्षक बुलेटस् आणि अनुक्रमांक ह्या स्वरूपात स्लाईड्सची यादी दिसते
नोट्स व्ह्यूमध्ये स्लाईडसाठी तळटीपा लिहिता येतात ज्या प्रेझेंटशनच्या वेळी दिसत नाहीत
हँडआउट व्ह्यू हँडआऊट प्रिंटींगसाठी वापरतात
येथे आपल्याला एका पानावर किती स्लाईडस् प्रिंट करायच्या ते ठरवता येते
स्लाईड्स थंबनेल्स बघण्यासाठी सॉर्टर व्ह्यू वापरतात
नॉर्मल व्ह्यू बटणावर पुन्हा क्लिक करा
स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला स्लाईड्स पाने दिसेल
प्रेझेंटेशन मधील स्लाईडसच्या थंबनेल्स येथे उपलब्ध असतात
उजव्या बाजूला तुम्हाला टास्क पाने दिसेल ज्याच्यात ५ विभाग आहेत
लेआउट सेक्शन मध्ये स्लाईडचे आराखडे असतात
हे जसेच्या तसे किंवा त्यात बदल करून वापरता येतात
प्रत्येक विभागांबद्दल अधिक माहिती पुढे करून घेणार आहोत
आता आपण स्लाईड कशी समाविष्ट करावी ते शिकू या
स्लाईड पाने वरील दुस या स्लाईडवर क्लिक करून ती सिलेक्ट करा
आपण इन्सर्ट आणि मग स्लाईड वर क्लिक करा
आपल्याला दुस या स्लाईड नंतर नवीन स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल
स्लाईडला शीर्षक देण्यासाठी क्लिक टीओ एड तितले असे लिहिलेल्या टेक्स्टबार वर क्लिक करा
आता शॉर्ट टर्म स्ट्रॅटेजी असे टाईप करून टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर क्लिक करा
अशा प्रकारे आपल्याला शीर्षक समाविष्ट करता येते
आपण दोन पध्दतींनी स्लाईडची कॉपी बनवू शकतो
पहिली पध्दत बघू या इन्सर्ट आणि मग डुप्लिकेट स्लाईडवर क्लिक करा
आपण प्रथम बनवलेल्या स्लाईड नंतर नवीन डुप्लिकेट स्लाईड समाविष्ट झालेली दिसेल
या व्यतिरिक्त वर्क स्पेस पाने मधील स्लाईड सॉर्टर वर क्लिक करून स्लाईड सॉर्टर व्ह्यू वर जा
आता सातवी स्लाईड कॉपी करण्यासाठी माऊसचे उजवे बटण दाबून कॉन्टेक्स्ट मेनूमधील कॉपी हा पर्याय सिलेक्ट करा
शेवटच्या स्लाईडवर राईट क्लिक करून पास्ते निवडा
आफ्टर हा पर्याय सिलेक्ट करून ओक वर क्लिक करा
तुमच्या प्रेझेंटेशनच्या शेवटी ह्या स्लाईडची कॉपी तयार केली गेली आहे
आता फाँट आणि फाँटला फॉरमॅटींग बद्दल जाणून घेऊ
लाँग टर्म गोल असे शीर्षक असलेल्या स्लाईडवर डबल क्लिक करून ती सिलेक्ट करा
बॉडी च्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करा आणि सर्व मजकूर सिलेक्ट करून तो डिलिट करा
आता हे टाईप करा
रिड्यूस कॉस्ट रिड्यूस डिपेंडन्स ओन फेव व्हेंडर्स डेव्हलप कस्टमाइज्ड एप्लिकेशन
लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणे फॉन्ट टाइप आणि फॉन्ट साइझ मध्ये बदल करू या
टेक्स्टची एक ओळ निवडा
टेक्स्ट फॉर्मॅट या टूलबारमध्ये अल्बनी हा फाँट टाईप बदलून तो एरियल ब्लॅक करा
आणि 32 हा फाँट साईज बदलून तो 40 करा
टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा
लक्षात घ्या की फाँट बदललेला आहे
फॉर्मॅट मेनूमधील कॅरेक्टर या पर्यायावर क्लिक करून देखील फाँट बदलता येतो
एक डायलॉग बॉक्स उघडेल जिथे आपण आवश्यकतेनुसार फाँट स्टाईल आणि साईज निवडू शकतो
हा डायलॉग बॉक्स बंद करू
फाँटचा रंग बदलण्यासाठी आपण डेव्हलपमेंट अप टीओ प्रेझेंट असे शीर्षक असलेली स्लाईड घेऊ
बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून सर्व मजकूर सिलेक्ट करा
फाँट कलरच्या आयकॉन शेजारील डाऊन ऍरोवर क्लिक करून तुम्हाला योग्य वाटेल असा रंग निवडा
टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा
रंगामध्ये झालेल्या बदलाकडे लक्ष द्या
लिबर ऑफिस रायटरच्या डॉक्युमेंटप्रमाणेच येथे बोल्ड इटालिक अंडरलाईन ही फॉरमॅटिंग वापरता येतात
रिकमेंडेशन असे शीर्षक असलेली स्लाईड निवडा
बॉडीच्या टेक्स्ट बॉक्सवर क्लिक करून टेक्स्टची एक ओळ निवडा
आता बोल्ड इटालिक अंडरलाईन या आयकॉनवर क्लिक करा
टेक्स्ट बॉक्सच्या बाहेर कुठेही क्लिक करा
टेक्स्ट मध्ये झालेला बदल लक्षात घ्या
आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
आपण शिकलो ते थोडक्यातः इम्प्रेस विंडोतील विविध घटक स्लाईड समाविष्ट आणि कॉपी करणे तसेच फाँट्स आणि त्यांचे फॉरमॅटिंग
कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट नवीन प्रेझेंटेशन तयार करा
तिस या आणि चौथ्या स्लाईडस् मध्ये एक नवीन स्लाईड समाविष्ट करा
प्रेझेंटेशनच्या शेवटी चौथ्या स्लाईडची कॉपी बनवा
दुस या स्लाईडमध्ये टेक्स्टबॉक्स बनवा
त्यामध्ये काही टेक्स्ट टाईप करा
टेक्स्टचा फाँट साईज बदलून तो 32 करा
टेक्स्टला बोल्ड इटालिक आणि अंडरलाईन करून त्याचा रंग निळा करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे